तुझ्या इथे यायला. तुझ्या इथे काय मेट्रो चालू झालीय? नाही, तुला कोणी सांगितलं? अरे, मी बीईएसटीचं एप बघत होते.

त्या एपमध्ये काहीतरी ट्राफिक दाखवतेय मला. मला वाटलं मेट्रो बिट्रोचं काही... अरे नाही नाही नाही.अकचुयली कसं आहे ते आमच्याकडे मेट्रोचं काम सध्या चालू आहे आणि इकडे ती होते आहे न कासार वडवली पासून ते वडाळ्यापर्यंत जाणार आहे.

पण तरीही तुला म्हणजे विक्रोळीपर्यंत आय थिंक त्याचं म्हणजे जंक्शन पण मला माहीत नाहीये कुठे येतय ते पण ती वडाळ्यापर्यंत जाणार आहे एवढं नक्की आहे. सो दादर वरून तुला कन्व्हिनियंट पडू शकेल एक वेळ. मग तू कधी येणार आहेस म्हणजे कशी? मी विचार करत होते संध्याकाळी यायचं म्हणून पण मी तेच बघत होते की डायरेक्ट कुठली बीईएसटी असेल तर चुपचाप बसून यायला कारण माला ट्रेनने याला आज कंटाळा आलाय बट रोज प्रत्येक दिवशी मी त्याच्यानेच प्रवास करते.

पण एक आहे तुझ्याकडे जायला बस सी ट्वेंटी फोर ती काहीतरी मला वाटते लक्ष्मी चौक टू सॉरी रानी लक्ष्मीबाई चौक टू तुझ्याकडे येते.

पण ती तुझ्या मला वाटते पाटली पाडा पर्यन्त... हा. ती पाटली पाड्यापर्यंतच येते.

अकचुयली हे मेट्रो पण सुरू झाल्यावर पण तुला ट्रेन्स वगैरे या गोष्टी ऑप्शन्स आहेत म्हणजे ऑप्शन्स निर्माण होतील तुम्हाला लोकांना सगळ्यांना इकडे कन्व्हिंनियंटली यायला. तुझं जरा लोकेशन ऑडच आहे ना आदित्य म्हणजे बघ जर मी ट्रेनला बसले दादरवरून तर मी ठाण्याला उतरणार. ठाण्यावरून मी परत एक बस पकडणार जी बस मला मेबी पुन्हा पाटली पाड्याला उतरवेल. परत मी9 तिथे... तिथे काय ऑप्शन?

शेअर रिक्शा. मला वाटते त्याच्यापेक्षा ती मेट्रो. मेट्रोचं स्टेशन तुझ्या आजूबाजूला झालं आहे का? हो. पाटली पाड्यालाच होणार आहे मेट्रो स्टेशन म्हणजे आता कालच त्याचं काम चालू होतं आता मेट्रोचं कसं आहे ते नोड टू नोड आहे. म्हणजे रेल्वे कशी अशी बाहेरून जाते आणि सगळे मग आतमध्ये आपण येतो ना. जसं ठाण्यावरून तुला इकडे रिक्षाने यायला लागेल.

पण मेट्रो इज लाइक काही लोक्यालिटीज कनेक्ट करत चाललंय की लोकल लेवलवर ते कनेक्ट होत जाईल असं. म्हणजे जसं आता मी म्हंटलं की तुझ्या इथे जायला काही कण्व्हिनियंट वे नाहीये. हा म्हणजे मग मेट्रो सारख्या गोष्टी सुरू झाल्या की कसं होतं की... हा तू काय बोलत होतीस? म्हणजे कसं की तो पॉइंट पण कवर होईल. जेणेकरून कारण मला वाटतेय आता तुझ्याइथे तर सगळंच व्हास्ट झालंय खूप. मला वाटते टीसीएस तर ऑलरेडी तिथे आहे.

बर् याचशा कंपन्या आहेत both speaker talking हा. यस यस यस. आता हिरनंदांनि म्हंटल्यावर त्या सगळ्या कॉर्पोरेट कंपनीज येतातच आहेत सो असे जे लोकेशन्स आहेत ना आता पवई आमचं सो पवईला एचडीएफसीचं ऑफिस आहेत पण ते कसं होतय की पवई हा एरिया आहे तो कोणालाच कन्व्हिंनियंट नाहीये.

अकचुयली तो खूप छान एरिया आहे पण व्हर्स्ट आहे तो ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत. हो म्हणजे कुठलाच त्याला कन्व्हिनियंट मोड काहीच नाही. तू घाटकोपरवरून जा किंवा अंधेरीवरून जा. किंवा साकीनाक्याच्या मेट्रोवरून जा. पण ते कन्व्हिनियंट कोणालाच पडत नाहीये. सो असे काही लोकेशन्स आहेत आता पवईला जर का ते बनलं पवईला जर का तू बघितलं असशील लिंक रोडवर. जेव्हीएलआरचं जे कनेक्शन आहे...

सो त्याचं तिकडे मेट्रो झाली की मग ते आतले लोकेशन्स आहेत मेट्रोमुळे कनेक्ट होतील.

यस. यस. सो तसाच आहे मग ठाण्याला आता आम्ही घोडबंदरला राहतो जिकडे त्या घोडबंदर सारख्या एरिया साठी तर हे मेट्रो हे एकदम कन्व्हिनियंट होऊन जाते कारण अदरवाईज मला बस साठी पण पाटली पाड्याला यावं लागतंय किंवा ट्रेन साठी जायचं तर ऑल द वे ठाण्याला जावं लागतं.

आणि शेअर रिक्शा वाले तर कसं ते सेफर मोड नाही म्हणता येणार तर ते कसंही पाच पाच जणं भरून जातायत किंवा हे...

असं आहे सो बेटर टू गो बाय मेट्रो इंस्टिड यू नो. असं आहे. हा, हा. अकचुयली. मग तुमच्या इकडे पण म्हणजे मेट्रोचं चालू आहे का दादरमध्ये काम? ते तर विचारूस नकोस. इतका वैताग आलेला आहे म्हणजे चांगली पण गोष्ट आहे बट म्यानेजमेंट पण पाहिजे न रे ट्राफिकचं काहीतरी.

एक पर्टीक्युलर वेळेत तुम्हाला माहितीये या वेळेत जर ऑफिसेस... जर ऑफिस टाइम आहे त्यावेळेत जर तुमचं ट्राफिक होणारच आहे...

तर तुम्ही ऑलरेडी म्यानेज केलं पाहिजे ना ती गोष्ट.

हे तर असं नाहीये ना की अचानक कोणाचातरी काहीतरी मेळा आहे, म्हणून ट्राफिक होतय. मुंबईत तर रोजचं नऊ ते... नऊच्या टायमिंगच्या आधीच्या वेळेत...

आणि नऊच्या टायमिंगच्या नंतरच्या वेळेत नेहमीच ट्राफिक असते.

हा प्रकार काही नाहीच आहे अरे. तुम्ही करताय मेट्रो करताय, मोनो करताय, सगळं करताय. मानी आहे सगळं मानी बट तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना की जेणेकरून तुमचं ट्राफिक म्यानेजमेंट होईल पूर्णपणे.

आणि जे की चार तासांसाठी ते पाच तासांसाठी एवढ्या हयुज टायमिंग साठी ट्राफिक असते. असं पण नाही की एक तासाचं ट्राफिक आहे. चल ठीक आहे म्यानेज होतोय एकाच तास. असं नाहीये ना. पूर्ण ऑफिस टायमिंग भर हेच चालू असतं. नाही आता हे खरच आहे. कारण आधी जे एक फेज होती न त्याच्यामध्ये त्या लोकांनी फार छान मेट्रो वाल्यांनी म्हणजे पूर्ण म्यानेज केलं होतं. ज्याच्यामध्ये ती बहुतेक काम ती रात्रीच कम्प्लिट केली होती. दहिसरचं जे मी बघतो...

म्हणजे तर त्याच्यामध्ये तर ते कसं झालेलं की लोकेशन वाईज ते लिंक रोड पडत होता ना. आणि द्याट वाज कनेक्टेड टू घोडबंदर रोडला. पूर्ण हायवेला कनेक्ट होत होता. सो ह्यांनी काय केलं की रात्रीच्या वेळेला ही सगळी कामं उरकून घेतली. मग त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे न म्हणजे हा आता मुंबईत तर मला सांग, रात्रीच्या वेळेला एक म्हणजे ट्रकचं मला वाटते ट्राफिक असेल.

किंवा दूध गाडी किंवा असं काहीतरी व्यान लोकांचाच ट्राफिक असेल पण ते काय म्यानेजेबल आहेट ना ते. एका लेनमधून त्यांना सोडलं तर ते चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. होऊन जाईल म्यानेज.

त्यांनी रात्री केलं पाहिजे न दिवसा ढवल्या काय म्हणजे आठ वाजताच ठोकाठोकीला सुरुवात करतात, ते रात्री आठ, नऊ, दहा काय म्हणजे...

ती गोष्ट खरी आहे. मेट्रोच्याच कामासाठी खरं म्हणत त्यांनी पुढे मग फ्लायओवरच्या कामांना पण नेमका आठ साडेआठ ट्राफिकच्या वेळेलच ती काम काढायला सुरुवात केलीये. हो, तेच आहे ना. आणि तुझ्याकडे कसं रे तुझ्याकडे रिक्शाचा ऑप्शन आहे.

इकडे टॅक्सीशिवाय दूसरा काही ऑप्शन नाही. त्यामुळे अकचुली जी बनतेय ती मेट्रो ती पण आमच्यासाठी बेंनीफिशियल आहे.

पण मुंबईत तुला पण माहिती आहे की एक वोकेबल डिसटन्समध्ये तुला दूसरा स्टॉप मिळेल,

तू कुठेही असलास तरी ते म्यानेजियबल राहील आणि कुठे कितीही लांब राहिलास तरी मला तरी वाटतं हे प्रायव्हेटयझेशनच राहावं तरच ते मुंबईतल्या लोकांना अकचुयल त्याचा युज कसा करायचा किंवा सगळे ते त्यांचे काही फ्यसिलिटीज प्रोव्हाईड करतात त्याची अकचुयल अक्कल येईल आपल्याला वापरायला. जेव्हा आपण पैसे जास्ती देऊ. खरंय, खरंय. आता जसं हा फेज जो आहे दिल्ली मेट्रो ट्रान्सपोर्ट कोंपोरेशन म्हणजे डीएमटीसी वगैरे अशा काही कंपन्या पण त्याच्यात इनवोलव्हड आहेत ज्या की गव्हर्नमेंटच्या सब्सिडायरी आहेत. आणि ही फेज जी दिसतेय जी मला ती पहिल्या फेज मध्ये मुंबईत कसं आपल अंधेरीचजे झाला ते रिलायन्स मेट्रोचं झाला ना.

पण ह्या वेळेला बर् याचशा प्रायव्हेट कंपन्यांबरोबर गव्हर्नमेंटने पार्टनरशिप करून तसे काही कोमपण्या चालू केल्या आहेत जसे एमएमआरडीए कसं आहे.

इट्स नॉट कम्प्लिट्लि प्रायव्हेट, नॉट कम्प्लिट्लि पब्लिक. सो तसे काही कंपन्यांचं एकत्र येऊन त्यांनी असे बनवले आहेत. आता डीएमटीसी कडे कसं आहे, डीएमआरसीकडे दिल्ली मेट्रोचा एक मोठा अनुभव आहे.

त्याच्यामुळे त्यांना आणि ते पण मोठं जाळं पसरवलं आहे तिथे.

अकचुयली त्यामानाने आपल्याकडे जागा जास्त आहे, असा मला म्हणायला लागेल.

मुंबई आपण म्हणतो क्राऊडेड आहे बट एज कांपेयर्ड टू दिल्ली आपण बेटर प्लेस आपल्या आजूबाजूला घेऊन आहोत. नक्कीच. नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर सगळे आता हे आंतर्राष्ट्रीय शहर म्हंटलं तर तिकडे प्रवासाची भरपूर साधन असलीच पाहिजेत. आपण त्याच्यावर... है ना. लिमिटेड राहू शकत नाही. की बाबा मला फक्त बसनेच जायचं आहे, मला ट्रेननेच जाता येतय. मला नुसते... सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पुणेकरन एक्सेप्ट केलं हे तर मला अजूनच आहे. कारण टू पण कधी ट्रॅवल केल असशील जर ह्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने तर पुणे इज व्हर्स्ट. हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की रात्री नऊ साडेनऊला तुमच्या पुब्लिस्क ट्रान्सपोर्टच्या बसेस डेपो मध्ये दिसायला लागतात.

तेव्हा तर मुंबईतले अर्धे ऑफिसेस सुटतात. सुटतात. एकज्याक्टली. सो हे अशा ठिकाणी आहे न पुण्यातली सुरू झालीय ही खूप चांगली गोष्ट आहे कारण लोकांना मग मोकळीक राहते की आपली फ्लेक्झिबिलिटी ठेवायची कामाची वगैरे.

सो मेट्रो त्याच्यापेक्षा बेटर पडते. हो ते आता एसी वाहन असल्यामुळे थोडसं महाग पडते कारण एसी ची बस जर का ती बीईएसटी असेल तर ती जरा स्वस्थत मिळून जाते आपल्याला पण मेट्रो असल्यामुळे आणि ती प्रायव्हेट असल्यामुळे ती थोडी खर्चीक वाटू शकते एक वेळ. पण मेट्रो आय फील की पुण्यासारख्या ठिकाणी तर ब्युटिफुल ऑप्शन वाटतोय तो मला.

कारण रास्ते जेव्हा कांजस्तेड होतात तेव्हा वरूनच त्याच्या काहीतरी जायला पाहिजे असं विचार येतो. एवढ ट्राफिक असताना.

है ना. सो... मुंबईपेक्षा कधी कधी मला पुण्याचं ट्राफिक व्हर्स्ट वाटतं कारण मुंबईत अॅट लिस्ट एक पर्टीक्युलरआपल्याला टायमिंग आहे ट्राफिकचं.

की या वेळी जर टू निघालास तर तू दीड तासांनी पोहोचणार आहे.

पण पुण्यात तू हेच करू शकत नाहीस. म्हणजे इमयाजिनच करू शकत नाहीस. की तू किती वेळ अडकणार, कुठल्या लोकेशन वर अडकणार आहेस. ते खरंय. ते खरं आहे नक्कीच म्हणजे त्याचे पण तिकडे पण वेळा ठरलेल्या आहेत आता रात्री जर का तू शहरामध्ये दहा वाजल्यानंतर फिरलीस तर काहीच नसते. कारण तुझ्या बसेस बंद होतात ना रे नॉर्मल.

एक मोठं व्हेईकल कमी होतं ना रे. ती जी लेन आहे ती बंद राहते. बरोबर आहे. पण हे मेट्रोचं पण तसंचं असणार आहे म्हणा. अकरा वाजता पण मुंबईतले पण बंद होते. पण अकरा इज ओके ना रे. अकरा नंतर तू जर कुठलीही ऑफिसेस सुटत नाहीत.

एक दहा म्हणजे हायेस्त असेल मला वाटते लेट सुटण्याचं हे पण दहा नंतर कुठलाही माणूस अकराची जी शेवटची मेट्रो असेल ती पकडूच शकतो.

खूपच सुंदर म्हणजे संकल्पना छानच आहे ती. ट्राफिक ट्राफिक आपण जे बडबडतोय. त्याला पूर्ण उपाय आहे न तो. वरूनचं जात असेल तर... एकज्याक्ट्लि, एकज्याक्ट्लि आणि ट्राफिकला बेस्ट पर्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते युज केलं पाहिजे.

जर ते तुझ्या घरापासून तुझ्या ऑफिसच्या दारापर्यंत जर तुला सोयिस्कर आहे आणि ठीक आहे सोयिस्कर नसेलही पाच दहा मिनिटांच जरी दिसटन्स असेल स्टेशनपर्यन्त स्टील त्यांनी ते युज कराव असं मला वाटते. जेणेकरून ते ट्राफिक आपण म्यानेज करू शकू. बरोबर आहे. नाही ते बरोबरच आहे कारण नॉर्थ साऊथ जसं मुंबईचं ट्रेन ने कनेक्ट केलेलं आहे तसं ईस्ट वेस्ट आणि सगळ्याच दिशा मेट्रोने कनेक्ट केल्याचं दिसून येतय. त्याला आणि ते रेल्वेशी कनेक्ट करतात त्याची जोड तर उत्तम आहे कारण कसं आहे की तू कनेक्ट व्हायला पण एका प्रवासासाठी दूसरा प्रवास करावाच लागतो. एवढी आपली डेमोग्राफी मोठी असल्यामुळे.

तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार सुंदर म्हणजे त्याची आखणी खूप चांगली वाटतेय मला अंधेरी टू चकाला हे सगळे भाग एवढ्या असे छान जोडलेत त्या लोकांनी...

नाहीतर म्हणजे आधी नुसता पंधरा मिनिटांचा प्रवासाला किती तास लागायचे बस मधून.

जे की फारचं छान त्यांनी कनेक्ट केल्यासारखा वाटते मला. हो ते टायमिंग कमी होईल असं म्हणताय तुम्ही. हा म्हणजे याच्यातून प्रवासाचा वेळ तर कमी होईलच.

सो याच्यात मला असे वाटते की गव्हर्नमेंट म्हणजे कुठल्याही क्लासने ते असं हे ठेऊ नये म्हणजे जरी तो बिझनेस क्लास असला किंवा जरी तो नोकरदार वर्ग असला त्या सगळ्यांनी ती गोष्ट युज करावी आणि मला असे वाटते जे प्रायव्हेट म्हणा किंवा गव्हर्नमेंट सेक्टर आहे त्यांनी याचे पासेस प्रोव्हाईड करावे. जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त युज होईल आणि म्हणजे हे जे आता आपण पोल्युशन वगैरे वर गप्पा मारतो किंवा ट्राफिक वर ज्या गप्पा मारतो ते आपण देफिनेटली थांबू शकतो.

निश्चितपणे. आता जसं काल मी एलोन मस्कचा एक विडियो पाहत होतो ना. फार जुना विडियो आहे तो. आणि त्याच्यामध्ये त्याने सोलार ब्रिक्स तयार केल्यात म्हणजे त्याच्या त्या कुठल्या कंपनीने.

सो तत्याचं म्हणणं आहे की असे काही जे वेगळे प्रवासाचे माध्यम आहेत त्याच्यासाठी सरकारनेच पुढे येऊन या ब्रिक्स चा वापर केला तर ते सगळे मोड्स आणि आणि अजून काही गोष्टीसाठी पण ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते.

सो ह्या बेसिस वर अजून गोष्टी आपण म्हणत असू की एसी त्या मेतरोट असल्यामुळे त्याचा पण प्रदूषणाचा प्रॉब्लेम होऊ शकेल.पण हे सोलार ब्रिक सारखे काही पर्याय त्याच्यासाठी पण उपलब्ध आहेत. हे पण आपल्याला वापरता येतील. नाही का? बरोबर आहे पण जेव्हा तू म्हणतोस की पोल्युशन किंवा ह्या गोष्टी होतील सो सोलार चा एक बेस्ट ऑप्शन आहेच. बट हेही तू चेक कर की जर मला संग जर आपल्याला आपल्या हयाच्यात चाळीस जर बसेस जात असतील...

ठीक आहे. त्याच्या आगेन्स्ट जर आपण चार किंवा पाच...